चांगले तर चांगली होणार माझी दहावीपर्यंत पण आम्हाला जे सर्व होते त्यांनी पण चांगलंच शिकवलं ग्रामर prepositions माहित आहे का तुला prepositions पण आहे ते नाव समोर हा ते अन् noun वगैरे ते preposition nouns वर ते Interdiction चा विचार आहे का Interdiction आवाज नाही येत आहे तुझा

हा हा हा ते पण इसि होता कंजेकशन सारखं होता होता ते पण इसि होता हा अजून काय येते तुला

आम्ही तर दहावीचे सरच दुसरे घेतले होते बदलून घेतले होते पहिले वाले चांगलेच नव्हते चांगलं शिकवतच नव्हते दहावीत किती होते दहावीत तुला इंग्लिश मध्ये किती होते दहावीत आम्हाला पण ते फुले सर होते तर आता त्यांचे पण ते पण म्हणजे ते इथं गेले गोंदियाला तिथे त्यांचा ट्रान्सफर झाला तर तेच चांगले पण होते सर आणि डेलि नाही का शे घेत होते telegram वर तिथले म्हणजे अस इंग्लिश टेस्ट नाही का त्याचा मुले थोल येत होत अजून इंग्लिश

हो ग्रामर आल्यावर तेच तेव्हाच तर इंग्लिश येते ना perfect जर आपल्याला माहीतच नसेल Has कुठे लागते had कुठे लागते काही माहीतच नाही तर मग काय करणार future माहित आहे आपल्याला आता ते तेवढं तर येते त्याच्यामध्ये पण type आहे आता खूप आहे past present हो त्याच्यात पण अजून type आहेत तर types निघतच राहतात Past continuous past future continuous हा past present past Past perfect आणि future च पण कसं असतं future past आपला future perfect future continue ते सगळं त्याचं ते तसंच आहे इंग्लिश चा पेपर चांगला गेला होता का तुझा दहावीचा अं हाऊ गेला होता चांगलाच केला होता म्हणा अजून त्याच्यात मग जे अं जे dialogue writing राहते त्याच्यात अजून passage राहते passage writing त्याच्यावर पण ते पण चांगलं जमते dialogue writing तर मस्त Dialogue writing तर मस्त जमते म्हणा latter लिहीत होता का latter writing

ते पण चांगले गेले असा दहा mark grammar दहा mark चे ते त्याच्यामध्येच कमी marks भेटले होते मला हा हा त्याच्यामध्येच तसंच जे जस जे मग सगळ्यात लास्ट चे question राहत होत ना तिच्यावर जास्त marks राहत होते म्हणजे जसा latter होता dialogue writing होतं writing skill मध्ये त्याच्यात काय फक्त लिहायचं होतं म्हणजे चांगलं चांगलं तर ते त्याच्यात तर थोडे चांगलेच मार्क मिळत होते तिच्यातच अजून म्हणजे फक्त इंग्लिश मध्ये

अजून कुठे कुठे म्हणजे जसं लिहून राहत होतं म्हणजे जो सेंटेन्स राहत होता ना इंग्लिश चा तिथला एखादा वर्ड नाही का गायब राहत होता तर तो वाला पण भरणे राहत होता हा तो पण थोडा जमत होता तर तेवढं ग्रॅमर तर नाही जमत पण त्याच्या शिवाय पर्याय पण नाही Tense पण वापरून पहा म्हणत होते Tense पण वापरा म्हणत होते एक वापरा

चांगला बोलतो तर तेव्हाच तर मग ते नोकरीवर लागणार ना आपल्याला नाहीतर नाही लागणार मग ते जसा पण बोलणार त्याच्या बोलण्यावरच तर इम्प्रेशन वाढते ना म्हणूनच मी google articles पण इंग्लिश मध्ये वाचतो इंग्लिश चांगली करा साठी मूवीज पण कधीकधी इंग्लिश ध्ये पाहतो तू पण मूवीज कसं पाहता

इंग्लिश मध्ये पहा ना इंग्लिश पक्की होते आपली अजून कसं तुझ्या घरी पण इंग्लिश बोलतो का नाही घरी येते का english कोणाला इंग्लिश तर येते पण थोडी थोडी येते बरोबर

हा इंग्लिश तर लाँगुयेज आहे ना एक. एक प्रकारची पण आपली लाँगुयेज नाही आहे ना ते रेग्युलर असते तर मग आपण नाही नाही आता बघ जे बाहेर जसे बघ बाहेर पण बाहेरच्या देशात वगैरे नाही का तर तेवढं काही ते इंग्लिश शिकत नाहीत फक्त आपल्याच देशात इंग्लिश ला तेवढं महत्त्व दिला आहे आलीच पाहिजे आलीच पाहिजे करतात ब्रिटिशांनी राज्य केलं होतं ना म्हणूनच तर इंग्लिश ते मेन लाँगुयेज आहे

आपली जशी जे हिंदी आहे भाषा तर तेच नाही करता येत म्हणजे त्यांना भुलत आहे मराठी तर फारशी गेलीस आहे हा ते तर आहे म्हणजे इंग्लिश च करत आहेत इंग्लिश ला फार जास्त महत्त्व देऊन राहिले

ते आहेच नाही ग्रामर त्याच्याशिवाय तर आता टयूशन पाहतो मी कुठे तुझ्या तुला माहित आहे का कोणती चांगली आहे टयूशन मध्ये हा टयूशन तर जे सर आहेत ते पण तेच तर चांगले शिकवतात आता यूट्यूब वरच पाहतो मी चांगले सर आहेत अजून ते एक म्याम काहीतरीच नाव आहे त्या यूट्यूब चं त्या पण थोड्या चांगल्या शिकवतात चांगला यूट्यूबर वर माहित आहे का कोणती तुला कोणी तुला

ठीक आहे मग मी पाहतो कोणता इंग्लिश टीचर चांगला ग्रामर शिकवासाठी तसे तर तुझ्याकडे बुक्स तर आहेच म्हणत तू त्याच्यातून होऊनच जाणार खूप वाक्य adverb खूप हे आहे ना मुश्किल होत आहे ना हा ते तर खूपच मुश्कील आहे आता तेच करावे लागेल

अजून आहेच खूप त्रास ग्रामर म्हणजे हाव ग्रामर चा त अजून मराठीचा पण मराठीत पण ग्रामर च आहे ना हा ते जे मराठीत जे जो ग्रामर राहते ना तो तर cbse यांना तर cbse वाल्यांना हार्ड जाणार त्यांना हार्ड वाटते मराठीतलं आहे ना खूप हा त्यांना म्हणजे इंग्लिश थोडं ईझि वाटते आणि आपल्याला हार्ड वाटते इंग्लिश पण आपल्याला मराठी राहते ना दहावीपर्यंत म्हणूनच आपल्याला होते

त्यांना नाही राहत म्हणूनच त्यांना ते ते फक्त इंग्लिश च करतात आता पाहू माझे भाऊ पण आहे लहान आता CBSE वाले त्यांचे पण नाही जास्त आहे मराठी व्याकरण इंग्लिश त्यांना तर इंग्लिश च राहते मराठीत तेवढं म्हणजे लक्ष देतच नाहीत बरं मग मी करतो इंग्लिश पक्की इंटरव्ह्यु साठी ग्रामर मग तेच कराच लागते त्याच्याशिवाय काही होणारच नाही ना सांग मला पण चांगला यूट्यूबर वर भेटला तर काहीतरी बाकी हालचाल कसे आहेत तुझे अं बाकी सगळ ठीकच आहे सगळं ठीक ना आता हे ग्रामर चा विचार करत होतो मी सकाळीपासून अं हो ग्रामर चा आपल्याला तर फक्त मराठीच ग्रामर चांगल्याने कळते आता इंजीनीरिंग होतच

आता मोठे होतच आहो इंग्रजी पण ग्रामर पण पक्क करावेच लागेल ना इंटरव्ह्यु

तुझं तर ट्वेल्थ मध्ये झाला असेल ना ग्रामर

ट्वेल्थ मध्ये तर झालं असेल चांगलंच तुझं ग्रामर हो ट्वेल्थ मध्ये चांगलंच होतं ग्रामर मग कोरोनामुळे कोरोना आला नाही का त्यामुळे विसरलो खूप कोरोना आला तर ते हे झालं त्याच्यामागे येतो तुझ्याजवळ मी अजून काही विचारणा लागलं तर

ठीक आहे ना मग हाव भेटू मग आपण भारतीय संस्कृती बदल बोलणार आहोत भारतीय संस्कृती म्हणजेच समृद्ध संस्कृतीची भूमी जिथे भारतात अनेक धार्मिक संस्कृतीचे लोकं आहेत आपली संस्कृती म्हणजे आपण पाळत असलेल्या परंपरा आणि चालीरीती संगीत, नृत्य, लोकगीते, खाण्याच्या सवयी, हस्तकला कला पद्धती आपण साजरी करत असलेले सण इत्यादी आपल्या देशातील नागरिक अनेक सामाजिक श्रद्धा पाळतात अनेक समारंभ करतात आणि विविध पोशाख परिधान करतात भारत आपल्या

भारतीय संस्कृतीचे महत्त्व घटक म्हणजेच चांगली मूल्य, विश्वास, सभ्य, संवाद, शिष्टाचार इत्यादी आहेत भारत हा समृद्ध वारसाहाने

नेहमीच त्यांच्या सौम्य आणि सौम्य वर्तनासाठी प्रसिद्ध आहेत भारतीय लोकांनी आप त्यांच्या आदर्श आणि तत्वांन तत्वांमध्ये कोणताही बदल न करता त्यांच्या शांत आणि काळजी काळजी स्वभावाची नेहमीच प्रशंसा केली आहे भारत ही महान आणि महत्वाच्या महापुरुषांची भूमी आहे जिथे महापुरुष जन्माला आल्यानंतरबरेच सामाजिक कार्य करतात ते आजही आपल्यासाठी अनेक प्रेरणादायी आणि प्रेरणादायी व्येक्तीमत्व आहेत भारत ही एक महान भूमी आहे जिथे महात्मा गांधींनी त्यांच्या जन्मानंतर अहिंसेची महान संस्कृती दिली त्याने आम्हाला नेहमी शिकवले की

आम्हाला सांगितले की या पृथ्वीवरील प्रत्येक व्येक्ती आदर, काळजी आणि प्रेमाची भुकेली आहे आणि जर तुम्ही त्यांना सर्व काही दिले तर ते नकीच नक्कीच तुमचे अनुसरण करतील भारतीय संस्कृतीला कल्पना व्येक्तीची जगण्याची पद्धत, श्रद्धा, संस्कार मूल्य, सवयी, त्यांची काळजी, सौम्यता आणि शहाणपणा शहाणपण इत्यादींचा वारसा मिळाला आहे भारतही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीन पैकी एक एक आहे

जी आपण इतरांशी कशे वागतो आपण गोष्टीवर किती सौम्य पणे प्रतिक्रिया देतो मूल्य नैतिकता तत्त्वे आणि विश्वसानबद्दलची आपली समज दाखवतो

कारण त्याला आजी आजोबा आणि पालकांकडून संस्कृती बदल आधीच शिकवले आहे dressing sense ARCHITECTURE खाद्यपदार्थ, सामाजिक नियम वागणूक, नृत्य, FASHION कलात्मकता, संगीत इत्यादी सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या देशातील संस्कृती पाहू शकतो पाहू शक तो भारत हा एक मोठा melting point meeting pot आहे ज्या मध्ये अनेक नृत्य आणि श्रद्धा आहेत ज्यांनी इथे अनेक संस्कृतींना जन्म दिला आपल्या देशात सुमारे पाच हजार वर्षांपासून अनेक धर्मांची उ प ती झाली आहे हा हिंदू धर्म मानला जातो आणि भारतातील वेदांपासून त्यांची उत्पत्ती झाली आहे सर्व पवित्र हिंदू धर्म ग्रंथ पवित्र संस्कृतीत भाषेत लिहिले आहेत आणि जैन धर्म देखील प्राचीन उत्पत्तीत आणि सिंधू खोऱ्यात ली अं सिंधू खोऱ्यात अस्तित्वात असल्याने मा अस्तित्वात असल्याचे मानले जाते भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणी नुसार आपल्या देशात उगम पावलेला बौद्ध धर्म हा आणखी एक धर्म आहे क्रिशती धर्मा नंतर इथे ब्रिटिश आणि फ्रेंच फ्रेंचांनी आणला ज्यांची ज्यांनी सुमारे दोन हजार वर्ष येथे राज्य केले अश्या प्रकारे अनेक धर्म या देशात कोणत्या ही मार्गाने आणले गेले किंवा प्राचीन काळी उगम पावले तथापी प्रत्येक धर्माचे लोक एकमेकांच्या श्रद्धा आणि रीती रीवाजांना प्रभावित न करता इथे शांततेने राहतात अनेक युगे आणि अनेक युगे आली आणि गेली परंतु आपल्या खऱ्या संस्कृतीच्या प्रभावाची जागा घेण्या इतपत कुणीही प्रभावशाली आणि शक्तिशाली नव्हते आपल्या आपल्या तरुण लोकांची किंवा पिढ्यांची संस्कृती अजूनही जुन्या पिढीच्या लोकांशी किंवा पिढ्यांशी नाळ जोडलेली आहे आपली वंशी संस्कृती आपल्याला नेहमी गरजू आणि गरीब लोकांना मदत करणे असाह्य लोकांची काळजी घेणे जेष्टांचा आदर करणे आणि चांगले वागणे शिकवते भुकेलेल्याला व दिव्यांगांना अन्न पाणी द्यावे आपल्या कुटुंबातील जेष्टांच्या पायाला स्पर्श करावा सूर्य नमस्कार करावेत गंगेचे पाणी द्यावे पूजा करावी व्रत करावे योगासने करावीत ध्यान करावे ही आपली धार्मिक संस्कृती आहे पाया आपल्याला देशात सर्व राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात भारत हा समृद्ध संस्कृतीचा संस्कृतीक परंपरा आणि वारशाचा खनिजा आहे जेव्हा कोणी भारत हा शब्द उचारतो तेव्हा तो साड्या मसाले, पाऊस आणि लोणच्याच्या सुगंधात गुरफटलेला असतो मोठ्या आवाजात नृत्य आणि संगीत उत्क्रांत झालेल्या पारषात की करणाने पूर्णपणे अ स प्रशीत अस्पर्शित व्येक्तीचें आनंदी चेहरे भारत या सर्व भावनांचा अंतर भाव आहे आणि म्हणूनच आपल्या देशात राहणाऱ्या लोकांच्या विविध आणि वैविध्य पूर्ण जातींमध्ये भारत संस्कृती धर्म, भाषा, आणि प्रेमाने भर भरभराट करतो हे जगातील सर्वात मोठे आणि संस्कृती सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध राष्ट्रांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ शकते आणि त्यांचा उल्लेख केला जाऊ शक तो अश्या वैविध्य पूर्ण परंपरांमुळे संस्कृतीचे माहीर माहेरघर असल्याने धर्माला खूप महत्त्वाची गरज आणि महत्त्वाची भूमिका आहे देशात अनेक धर्म पाळले पाले गेलेत आणि त्यात जैन, शीख, हिंदू धर्म इत्यादीचा समावेश आहे क्रिशन किंवा बौद्ध धर्माचे अनुसरण करणारे बहुतेक लोक इस्लामीक विश्वास आणि इतर अनेक धर्म मानतात ज्यांचे मूळ भारतीय नाही आपल्याला आपल्या देशात प्रस्तापित झालेले बहुतांश धर्म अहिंसेच्या संकल्पनेवर आधारित आहेत भारताला लागूनच भाय देश आहेत असे म्हटले असे म्हणले पाहिजे जल व स्थल मार्गाने भाय देशाकडे जाता येत असल्या असल्यामुळे भारतीय व्यापारी धर्म प्रचारकाने साहसी मंडळी यांचे तेथे जाणे येणे प्राचीन काळापासून चालूच होते बाह्य देश आग्नेय आशियातील एक मोठा देश आहे भारताच्या सुरवातीच्या वैवाहिक विधीनुसार भारतीय प्रामुख्याने मोठ्या संयुक्त कुटुंबामध्ये राहत होते जिथे माल जिथे मुले पालक आणि संतती पुढील पिढींसाठी एकाच छताखाली एकत्र राहत असत तथापि पाश्चिमात्य संस्कृतीचा वारसा लवकर मिळाल्याने आणि आधुनिक कारणामुळे अलीकडच्या काळात ध्वनी प्रदूषण! आजकाल आपण सर्वांनी, थोडसं जरी बाहेर फिरायला जायचं ठरवलं तरी आपल्याला नको वाटत.

त्यापेक्षाही सर्वात जास्त प्रमाणात वाढत चाललेलं ध्वनी प्रदूषण आपल्याला असहाय्य होत. चला तर मानवाला असहाय्य आणि अस अस्वस्थ होणाऱ्या ह्या ध्वनी प्रदूषणाची च्या आधी आपण जाणून घेऊया. हे नक नक्की नक्की हे ध्वनी प्रदूषण काय? जर

आपल्या लक्षात येईल कि, मानव परिसरामध्ये निर्माण होणारा बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक motors विमान railway, bus इत्यादींच्या आवाज यांच्या आवाजामुळे उत्पादित उत्पादित होत असते. शिवाय शहरी नियोजनात त्रुटी असल्याने ध्वनी प्रदूषणात वाढ होते. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रे आणि निवासाची महत्वाची ठिकाणे निवासाचे ठिकाण एकमेकांना लागून असल्यास निवासी भागात देखील आपल्याला ध्वनी प्रदूषणा प्रदूषण जाणवते. ध्वनी प्रदूषणामुळे सगळ्यात जास्त मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या वर्तनावर

शेवटी त्या व्यक्तींना हृदयाचे विकार जडतात. त्याचबरोबर ध्वनीची तीव्रता वाढल्यामुळे मानवाचे लक्ष विचलित होते. त्यांची चिडचिड होते. कार्यक्षमता घटते आणि त्यांच्या पचनक्रियेत देखील बदल होतात. याशिवाय मित्त याशिवाय सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे आपला बहिरेपणा येण्याचीही शक्यता असते. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या कडील bus चालकांचा ते चालवतील अं चालवीत असलेल्या आजूबाजूंच्या अन्य वाहनामुळे व निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषण अनेक वर्ष सहन करावे लागते. त्यामुळे अशा वाहन चालकाना बहिरेपणा असल्या आल्याचे आपण दरवेळी पाहतो. ध्वनी प्रदूषणाच्या विशेष अभ्यास करणाऱ्या संशोधकांकडून अशी माहिती समोर आली आहे कि, वाढत्या sound च्या तीव्रते मुळे अन्न मिळवणे. मिळवण्याच्या पद्धती बदल झाल्या त्यामुळे प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय प्राण्यातील अं प्रजनन क्षमता आणि व त्यांच्यातील दिशा ओळखण्याची क्षमता याच्यात बदल झाल्यामुळे ते कायमचे बहिरे देखील झाले आहेत. ध्वनीची पातळी अशीच वाढत राहिल्यास त्यात त्या भागातील प्राणी व पक्षी स्वतःच्या अधिवासाची जागा बदलतात. आणि यामुळे असे आढळून आले आहे. कि, काही पक्षी दिवसाऐवजी रात्री जातात. कारण यावेळी त्यांच्या आवाजात आजूबाजूचा परिसर शांत असतो. आणि त्यांचा आवाज जोडीदारा पर्यंत पोहचू शकतो. शिवाय आजकालच्या वाढत्या नागरिकीकरणामुळे व उद्योगीकरणामुळे ध्वनी प्रदूषणात देखील वाढ होत आहे. परंतु काही ठिकाणी आपल्याला असे दिसून येते कि, रस्त्यावरील वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी अडथळे उभारून वाहनांचा वेग

त्याच पद्धतीने विमानामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी सुद्धा सुधारित व विकसित प्रकारचे engine बनवून तसेच त्यांच्या मार्गात बदल करून कमी करता येतो. त्याचबरोबर आपण देखील दैनंदिन व्यवहारात शक्यतो हळू आवाजात बोलून, संगीत ऐकताना सभोवतालच्या तर लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, विद्यू उपकरणे तसेच वाहने यांची नियमित देखभाल करून, गरज असेल तेंव्हाच horn चे वापर करून व फटाक्यांचा वापर टाळून. ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करू शकतो. खरतर ध्वनी प्रदूषण म्हणजे प्राण्याचा मानव आणि अं यंत्राच्या अमर्यादित ध्वनीमुळे, सभोवतालच्या वातावरणात निर्माण झालेला व इतर मानव किंवा प्राणी यांनी विनाकारण बाधा पोहचवणाऱ्या असहाय्य आवाजामुळे निर्माण झालेली स्थिती असते. हे आपण पाहिले. म्हणजेच आतापर्यंत आपण ध्वनी प्रदूषणाबाबत माहिती जाणून घेतली.

तसेच सातत्याने होणाऱ्या अशा प्रकारच्या ध्वनी प्रदूषणामुळे, आपल्याला मानसिक आणि शारीरिक स्वास्थमुळे स्वास्थावर परिणाम होतो. शिवाय आपला शारीरिक व मानसिक ताण देखील वाढतो.

वेडापिसा होतो. याशिवाय ध्वनी प्रदूषणामुळे आपला रक्तदाब वाढतो व हृद्य रोगाला आमंत्रण सुद्धा मिळते. कारखान्यांमध्ये किंवा मोठमोठ्या Company च्या आवाजांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना काही कालावधी नंतर किंवा त्यांच्या म्हातारेपणी बहिरेपणा येतो व ध्वनी प्रदुषणामुळे मनुष्याला हळूहळू बहिरेपणा देखील येतो. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला हृद्यरोग झाला असेल, तर ती व्यक्ती मोठ्मोठ्या ध्वनी वर्धकांच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. याशिवाय गर्भवती स्त्रीच्या गर्भाला हि ध्वनी प्रदूषणामुळे हानी पोहचू शकते आणि त्यामुळे कालांतराने गर्भपात होण्याची शक्यता सुद्धा निर्माण होते. गावाकडच्या ठिकाणी तसेच शहरी शिवाय शहरीभागांमध्ये सणांच्या, उत्सवाच्या किंवा अन्य कार्यक्रमाच्या वेळी लावण्यात येणाऱ्या sounds च्या आवाजामुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. शिवाय विमानतळ जवळ किंवा railway स्थानकाजवळ असलेल्या घराच्या

निष्पाप असणाऱ्या जनावरांना जनावरांना सुद्धा मानवामुळे या परिणामांना सामोरे जावे लागते. आणि त्यामुळे ध्वनी प्रदुषणाचा जनावरांना सुद्धा अं हानिकारक प्रभाव पडतो. याचच एक उत्तम उदाहरण म्हणजेच सैन्याच्या पाणबुडीत वापरले जाणारे sonar ह्या ध्वनी प्रदूषण प्रदूषणामुळे व्हेल

ध्वनीच्या ठिकाणी काम करणारी माणसे हि संबंधित माणसांपेक्षा अधिक चिडचिड करणारी असतात. त्यामुळे अशाच माणसांची डोकेदुखी वाढते. शिवाय बहिरेपणा हि त्यांना कानाचे विविध प्रकारचे आजार देखील होतात. मित्रांनो अमर्यादित ध्वनी प्रदूषणामुळे आपल्याला निरोसीस हा रोग होण्याची